Okay ठीक ये thank you. अशोक association देवनागिरी अशोक मगधच्या मौर्य वंशातील एक प्रसिद्ध राजा चंद्रगुप्ताचा नातू बिन्दुसाराचा मुलगा त्याचे पूर्ण नाव अशोक वर्तमान बौद्ध धर्माचा इतिहास गौरव करतो अशोक हा केवळ भारतातच नव्हे तर जगाचा महान शासक होता अशोक मुळतः हा ब्राह्मण आणि सेव होता पण नंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला त्याला चौसष्ट हजार बौद्ध धर्मगुरू नि पाठिंबा दिला होता आणि राजकीय आणि धार्मिक आज्ञेने लिहिलेले चौऱ्याऐंशी हजार किर्ती सभा उभारले. त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची एक मोठी सभा भरवली. आणि त्यानंतर हिंसाचार थांबवण्याचे आदेश घेऊन लंका आणि इतर देशात प्रचारक पाठवले.

अह हे शिलालेखावरून ओळखले जातात जे पालीमध्ये अनेक ठिकाणी कोरलेले आढळतात. अनेक लेखकांनी ते प्रियदर्शन म्हणूनही लिहिले आहेत इसवी सन पूर्व दोनशे एकोणसत्तर ते दोनशे पस्तीस दरम्यान पाटणचा अशोक त्याने उत्कृष्टतेने राज्य केले अशोकाची कन्या धर्मत अह धर्मतन चारुमती हि बौद्ध धर्माची प्रसिद्ध प्रजारक बनली अशोकाच्या कारकीर्दीत शिक्षण साहित्य कला आणि विज्ञानाने खूप प्रगती केली आणि भारतीय सभ्यता आणि संस्कृती परदेशात पसरली. त्याच्या संपूर्ण सामराज्यात शांतता होती आणि लोकांची भरभराट झाली

कलेच्या विशेषता प्रगत क्षेत्रामध्ये वास्तुकला दगडी कोरीव काम शिल्पकला चित्रकला आणि policing यांचा समावेश होतो. अशोकाने काश्मीर मधील शहरांची नावे श्रीनगर आणि ललित पाठन ठेवली जे आजही त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे कलात्मक दृष्टिकोनातून अशोक शिलालेख आणि स्तंभ व शिलालेखांनाही विशेष महत्त्व आहे. सांची स्तूप देखील विशेष उल्लेखास पात्र आहेत. प्रत्येक स्तंभ एकाच दगडात सुमारे पन्नास टन कोरलेला आहे. त्याची उंची ही सुमारे पन्नास फूट आहे. सारनाथ स्तंभ

association देवनागरी अशोक मगच्या मौर्य वंशातील चंद्रगुप्ताचा नातू बिंदुसारचा मुलगा त्याचे पूर्ण नाव अशोक वर्धमान बौद्ध धर्माचा इतिहास त्याच्यामुळे उघडतो अशोक हा फक्त भारतातच नाही तर तो जगाचा महान शासक होता अशोक मुळतः ब्राह्मण आणि सेवक होता पण नंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. यात चौसष्ट हजार बौद्ध पुजारी होते आणि चौऱ्यांशी हजार कीर्ती सभा कीर्तीचे स्तंभ उभारले आयोजित केले होते त्यावर राजकीय आणि धार्मिक आज्ञा कोरल्या गेल्या होत्या. त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची एक मोठी सभा भरवली आणि त्यानंतर हिंसाचार थांबवण्याचे आदेश देऊन लंका आणि इतर देशात प्रचारक पाठवले. अफगाणिस्तानातून लंकेपर्यंत संपूर्ण देशावर राज्य केले. पाली भाषेत अनेक ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांवरून ही वस्तुस्थिती कळते कळले. अनेक लेखकांनी ते प्रियदर्शन म्हणून लिहिले आहे अशोक

साहित्य कला आणि विज्ञानाने खूपच प्रगती केली आणि भारतीय सभ्यता आणि संस्कृती परदेशात पसरली. त्याच्या संपूर्ण साम्राज्यात शांतता होती. आणि लोकांची भरभराट झाली. अशोकाच्या व्यक्तिमत्वाच्या बद्दल

महाराज अशोक सिंहासनावर आरूढ झाले तेव्हा ते अतिशय भाषक हृदयाचे आणि क्रूर होते. त्याने त्याच्या राज्याचे वैभव प्राप्त करण्यासाठी लोकांना रडायला लावणाऱ्या लोकांना शिक्षा केली. राजधानी जवळ कोणती इमारत बांधली होती ते सांगा. त्याच्या राजधानी जवळ एक इमारत बांधली गेली ज्याला त्याने नरक असे नाव दिले. इमारतीने गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या सर्वात धोकादायक पद्धतीसाठी संस्कारांनी तयार केली. जी एकेकाळी इमारतीमध्ये प्रचलित होती. आणले तर पुन्हा बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे गुन्हेगाराला चाकूने मारून उकळत्या तेलात टाकले जायचे. कधी जमिनीत जिवंत गाढले जायचे. कुत्रे चावायचे असा छळ लोक सहन करत होते. पण ते बोलले नाहीत कारण अशोक हा महाराजा होता. आणि त्याच्या सैन्यात अफाट शक्ती सम्राट अशोक सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर काय झाले? आपल्या सिंहासनावर अशोकाने शेजारच्या कलिंग राज्याच्या राज्यावर हल्ला केला प्रश्नाची राज्याकडे अशोका सारखे सैनिक नव्हते. म्हणून तो पराभूत झाला आणि पत्नी आणि मुलासह पळून गेला हे जाणून महाराजा अशोक त्याचे पाय जमिनीवर टिकत नव्हते. त्याने कलिंगचे राज्य जिंकले. सैन्याला एकटे सोडून त्याने पाटली पुत्रांकडे कूच केले रात्रीची वेळ होती आणि महाराज अशोक जंगलातून हळूहळू चालत होते.

झुडपातून एका सिंह आला आणि त्याने अशोकावर हल्ला केला त्याने अशोकाला जमिनीवर फेकले. त्यावेळी ते खूपच गुंतागुंतीचे होते. पण एका क्षणाचा विलंबनाने महाराज अशोकाच्या आयुष्य संपले असते पण एकच तो तरुण ताबडतोब हातात धारदार तलवार तलवार घेऊन पुढे आला त्याने सिंहावर जोरदार प्रहार केला. त्याचे डोके कापले आणि अशोकला वाचवले अशोका वरील हल्ल्याबद्दल बोला. हा तरुण जितेंद्र होता. कलेचा राजा नरेंद्र सिंग याचा मुलगा जो अशोकाच्या आक्रमणानंतर आपल्या आईवडिलां सह पळून गेला होता.

त्यांनी अर चारच्या मुलांनाही ते उघड झाले नाही ज्या तरुणाने आपला जीव वाचवला होता त्या तरुणांबद्दल अशोकला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला युवा तू माझा जीव वाचवलास मी तुझी कृपा स्वीकारतो मला तुझी इच्छा सांग तू तुझा आहे मी तुझी इच्छा पूर्ण कारेन जितेंद्रने उत्तर दिले. मला माहित आहे कि तुम्ही महाराज अशोक आहात जे वाटेल ते करू शकता

पण मी तुमचे प्राण वाचवून काही चांगले केले नाही तर मी माझे मानवी कर्तव्य पार पाडत आहे मी माणूस आहे आणि सर्वांचा आहे. इतर लोकांना मदत करणे हे त्याचे कर्तव्य आहे. बर

सुरुवातीला हा माणूस खूप छान होता. त्याचा आवाज गोड होता. त्याने महाराज अशोकाचे प्राण वाचवले. त्यामुळे महाराज अशोकाचे अनोतन प्रेम होते महाराज अशोक त्याने बरोबर पाटली पुत्राला घेऊन गेले त्याने तिला घेऊन आपल्या महालात राहण्यासाठी खोली दिली जितेंद्र केवळ शूरच नव्हता तर

आणि मग त्याचे प्रेम असे झाले कि जितेंद्रला पहिल्यापासून त्याच्या हृदयाला शांती मिळाली मिळणार नाही

महाराज अशोकाने नर भवन पाडले अपराध्याला शिक्षा देण्याचे क्रूर पद्धत सोडून हा तरुण नागेंद्र सिंग चा मुलगा जितेंद्र असल्याचे समजल्यावर त्याने अटकेचा आदेश रद्द केला.

अशोकने जितेंद्रच्या वडिलांचे जिंकलेले राज्य त्यांना परत केले आणि आयुष्यभर कोणत्याही राज्यावर हल्ला केला नाही सामाजिक प्रगती सास्वतीक देवाण घेवाण करण्यासाठी पर्यटन एक उत्तम मार्ग आहे हे नवीन प्रगती

सांस्कृतिक वारसा पर्यटन आपल्या देशातील सौंदर्य कला इतिहास आणि संस्कृती दर्शवण्यासाठी मदत करते कोणताही देशातून येणारे वेगवेगळे लोक त्यांच्या सहसुंदरआणि सांस्कृतिक कल्पना घेऊन येतात आणि या सौकुन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी परग्र अवास्तात अश्याप्रकारे स्थानिक कौशल्यता भाषा आणि कलेला बर्टन मुले वाव येतो आणि सांस्कृतिक वारसा जपला जपतो या पर्यटन देशात येताना पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करतो, तसेच देण्याचे नियंत्रन येथील देते हे. आपल्या देशाच्याआर्थिक प्रगती मध्ये मदत करतो रोजगाराची निर्मिती करतो पर्यटन हे संस्कृती देवाण घेवाण देण्यासाठी हे उत्तम मार्ग आहे म्हणून देशाच्या पर्यटनाला प्रोत्साहित केले पहिले कारण पर्यटन जागतिक सौंदर्याला सौंजण्याच्या सुविधा मिळून देती कोणताही ऋतू असो हिल्स स्टेशन वर जाणे आहे सगळ्याना च आवडते महाबळेश्वर हे असे ठिकाण आहे जे महाराष्ट्रातील तसे असे हिल्सस्टेशन आहे त्यामुळे पिकनिक असो कि हनिमून पहिली पसंती दिली जाते महाबळेश्वर ला जाण्याचा विचार करत. असाल महाबळेश्वर पर्यटन स्थळे यांनी यावर्षीची माहिती असायला हवी महाबळेश्वर ला गेल्या नंतर तुमि नेमके कुठे कुठे फिरायला हवे हे देखील

जे येथील जाणून घेणार आहोत येथली माहिती तुमाला आवडली तर ती तुमच्या मित्रपरेंतल्या पोचवायला विसरू नका याशिवाय महाराष्ट्रातील संद्रकिनारे हि तुम्ही फिरू शकता महाबळेशवर मध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पर्यायाचा जाणवतो तो म्हणजे सुखद गारवा या गाण्यात आल्यानंतर आपण कुठेतरी पार दोन रम्य अश्या ठिकाणी आल्याचा आनंद जाणवतो खूप जण महाबळेश्वर ला आराम करण्या साठी येतात पण जर तुमि पहिल्या या ठिकाणी आल्या असाल

महाबळेश्वर चा दौरा प्रताप गड ला भेट देण्यावाचून होणं होणार नाही प्रतापगड हा येथील किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून प्रताप गडाचे बांधकाम करण्यात आले ज्या वेळी च्या तालुक्यात महाबळेश्वर पासून आठ मैल अंतरावर हा किल्ला आहे महाराज याठिकाणी अगदी काहीच काळासाठी वास्तव्यात होते होते यांच्या किल्ल्यात ज्यांचा पाठीची कादरखान सोबतच शिवाजी महाराजांनी दोन हात केले होते या किल्ल्याच्या इतिहास सांगायचे झाले तर अफजल खान हा दरमजल करत छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करणार होता हे लक्षात येताना त्याला ज्या मुलींच्या जंगलात अटकूण पाण्यासाठी शिवाजी महाराजांनि प्रतिष्ठा होती अफजल खान त्याने डाग घेतल्या वर

अफजल खानाची कंबर देखील पाच परिसरात आहे पण त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले जात नाही

जिजाऊ चा वाडा देखील आहे या किल्ल्यावर गेल्यावर गाईड नक्की घ्या म्हणजे तुमाला किल्ल्यावरील अह वरून ज्याची किल्ल्याच्या बांधकामाची योग्य माहिती मिळते महाराष्टीरीयन जातीक्स्थळ यामध्ये याचा समावेश होते महाबळेशवर पासून काहीच अंतरावर आलेला आणखी एक हिलस्टेशन म्हणजे पांचदनी महाबळेश्वर पासून अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे तितक्याच उंचावर असलेलं हिलस्टेशन आहे महाबळेशवर ला गेल्यावर याठिकाणी एक फेरपट्टा नक्कीच मारायला हवा असं म्हणतात कि दोनी याठिकाणी ज्वालामुखी चा वेग झाला असावा या उत्तरातून जो डोंगर समूह तयार झाला ये पंचदणी असे म्हटले जाते पाचदनी मध्ये अनेक अनेक बोर्डिंग स्कूल आहे या ठिकाणी पाहण्यासाठी ठिकठिकाणे आहे यामध्ये लोकांचं बानी च्या रूप कमळगड दर्या धबधबे टेबल लडखडणारे ऎर्लीनेड अशा काही पर्यटन स्थळाचा समावेश आहे महाबळेश्वर ला जाणारा आणि मॅग्रोगार्ड मध्ये जाणार म्ही असे मुळीच होऊ शकत नहि महाबळेशवर मधील मग हा हवनीयनचा अड्डा आहे कारण याठिकाणी तुम्हाला पिझ्झा पिस्ता सॅन्डविच असे चमचमीत पदार्थ मिळतात इतकेच नाही तर महाबळेश्वर ची खासियत असलेली मेन गोष्टी येथे मिळतात महाबळेश्वर हुन कोणाला काही द्यायचे नसतात

महाबळेश्वर ला गेलेल्या आणि मार्केट मध्ये जाणार नाही असे मुळीच होणार नाही कारण महाबळेशवर च्या मार्केट मध्ये वेगवेगळे आहे कारण याठिकाणी वेगळ्या खान पान संस्कृतीचा आलाय घ्यायला हवा याठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या मेजवानीच्या आनंद घेता येईल महाबळेश्वर च्या मार्केटाच्या जवळ राहता आले तर जास्त चांगले कारण यामध्ये अगदी जवळ मार्केट मध्ये जात येते मार्केट मध्ये तुमाला स्टोबेरी प्रिल आईस्क्रिम चा आनंद घेता येतो महाबळेश्वर ची नाईट लाईफ पाहण्यासाठी अनेक जन रात्रीच्या वेळी बाहेर पडतात महाबळेशवर मार्केट मध्ये हल्ली कसे देखील झाले आहे तेथे हि मित्र सोबत आनंद घेता hi कोमल hi वैष्णवी तुला माहिती आहे का आपल्या देशाबद्दल आणि तुला कोणता देश आवडतो?